जून मंदिर आहेत मंदिराला खिडक्या आहेत गेट आहे पायऱ्या आहेत हिरवी झाडे आहेत कचरा आहे काही मानस आहेत पोड लगलेला आहे.

बस स्टँड आहे बॅगे आहेत काही माणस आहेत अतीनाच शेड आहे लोखंडी पोल आहे डसबिन आहे आब बोर्ड लागलेले आहेत.

बिल्डिंग आहे बिल्डिंग ला खिड़क्या आहे काचाच्या खिड़क्या आहे चिन्ह आहे अजूबाजूला झाड आहेत गाड्या आहेत बगीचा आहे.

चर्च आहे खिड़क्या आहे झाड आहेत छोटे छोटे गवत आहे मोठा बोर्ड आहे लोखंडी पोल आहे.